या चित्रामध्ये आम्हाला इथे एक शाळा दिसत आहे इथं खूप सारे विद्यार्थी दिसत आहेत.

लाईट लावलेली आहे खंबे दिसत आहेत.

गाडी दिसत आहेत झाडे दिसत आहेत माणसं दिसत आहेत.

दिसत आहे इथं चॉकलेट्स ठेवलेली आहे.

खूप सारे पुस्तके दिसत आहेत इथं.

ह्या चित्रामध्ये आम्हाला खूप चांगलं--

ही बिल्डिंग खूप उंच आणि खूप मोठी आहे.

हा बस स्टॅन्ड खूप मोठा आहे.

अ दोन बसा दिसत आहेत एक लाल रंगाची आहे आणि एक--

इथं बॅन्जो दिसत आहे गिटार दिसत आहे.

ह्या चित्रामध्ये आम्हाला इथं एक--

या चित्रामध्ये आम्हाला इथं दोन अ लेबर्स दिसत आहेत.

इथं खूप सारी लायटिंग लागलेली आहे.

इथ दिसत आहे ते एका कॉलम ला--